आणि खूप माणसं पण दिसत्यात कलर बिलर छान आहे.

एक गाण्याचा कार्यक्रम चालू आहे चालला आहे तिथं स्टेज चांगला सजवला आहे

निळ्या कलर ची लाइट लावली आहे खाली माणस बसलेली आहेत.